कमान आहे कमानीच्या बाहेर रेल्वेसारख तिथ दानपेटी असेल आणि खूप छान आहे.

एका बाजूला स्विमिंग टँक आहे आपली जी मुले असतात त्यांना आपण ह्या पार्कमध्ये न्हेऊ शकतो आणि आपले जे पेरेंट्स ते पण घेऊन जाऊ शक--

ह्या चित्रामध्ये आपल्याला एक बस स्थानक दिसत आहे त्या बस मध्ये माणसं नाहीयेत बहुतेक त्या बस ची वेळ अजून झालेली नाहीये.

ह्या चित्रामध्ये आपल्याला बाजार दिसत आहे आज कोणतातरी वार असेल त्यादिवशी तिथ ब बाजार भरत असेल.

परत खूप सारे अ दुकान पण ह्या फोटो मध्ये दिसत आहे.

अशेही भाज्या आहेत फळ आहेत केळी --

या चित्रामध्ये मला एक पिक्चर च थियटर दिसत आहे तिथ पिक्चर आहे शिवाजी महाराजांचा दिसत आहे पावनखिंड किंवा--

मंदिराचा परिसर पण खूप छान आहे मंदिरा ची झाड मंदिराच्या साईडला जी झाड आहेते पण खूप छान आहे.

ह्या चित्रामध्ये मला एक मोठा बंगला दिसत आहे त्या बंगल्याच्या पुढे कास पठार सारखी फुले आहेत साईट न खूप--

ह्या चित्रामध्ये मला एक नाटक चालू आहे अस वाटत आहे त्या कागदावरती पुढ व्हाईट कलर च्या कागदावरती नाटक--

ह्या चित्रामध्ये मला एक खूप मोठी शाळा दिसत आहे किंवा शाळा किंवा कॉलेज असेल हे मला तरी अस वाटतय आहे कि हि शाळाच आहे.

खायच्यासाठी त्यांना त्यांचे जे खाद्यपदार्थ आहेत ते पण आहेत तिथ ते खूप गोड पक्षी आहेत.

ह्या चित्रामध्ये मला एक जिम दिसत आहे त्या जिम मध्ये एक माणूस आहे खूप सारे माणस पण आहे तिथ जिम करण्यासाठी.

ये आलेले आहेत एका माणसाने मिरर फोटो काढलेला आहे तिथ खूप सारे जिम पण आहे जिमच्या बाजूने साईटला --

ह्या चित्रामध्ये मला एका घराचं किवा बंगल्याचं बांधकाम चाललेल आहे असं वाटत आहे असं आपल्याला दिसत आहे सर्वानाच.

ह्या चित्रामध्ये मला खूप मासे दिसत आहेत मोठे मासे पण आहेत आणि छोटे मासे पण आहेत ह्या चित्रामध्ये एक माणूस--

एका बाजूला अस माश्याचं पण दुकान आहे तिथं लाईट पण लावलेलं आहे बल्ब .

ते दीड वाजेपर्यंत आहे आणि संध्याकाळी साडे चार ते साडे नऊ आहे.

या चित्रामध्ये मला एक मोठी अशी शाळा दिसत आहे त्या शाळेच्या बोर्डवरती नाव लिहल आहे डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक --

या चीत्रमध्ये मला एक शिवाजी महाराजांची मुर्ती दिसत आहे ते शिवाजी महाराज घोड्यावरती बसलेले आहेत चंद्र पण मला तिथ दिसत आहे.

फेस्टिवल साठीच्या साड्या आपण घालतो त्या इथ घ्यायला येणार आहेत अस मला वाटत आहे मला पण जाऊ वाटल आहे.

खूप छान हि नदी आहे नदीच्या बाजूने खूप मोठे मोठे डोंगर आहेत त्या डोंगराच्या तिथ खूप सारे झाडे आहेत मला अस वाटत आहे कि हे--

ह्या दुकानाची कमान निळ्या आणि पांढऱ्या फुलांनी केलेली आहे.